आपण बघू शकतो की लेण्यांमध्ये कोरलेल्या मुर्त्या या किती सुबक आणि आकर्षक होत्या. त्या ठिकाणी हातोडी आणि छन्नी चा वापर करून हाताने या मुर्त्या कोरल्या गेल्या होत्या आणि एक सुबक कलाकृती तयार केली जाते. कारागीर लोक या मूर्तीसाठी खूप मेहनत घेत.